जेएमओल अॅप्लिकेशनमधील क्रिएट एंड एडिट मॉलिक्युलर मॉडेल्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत आण्विक मॉडेल मध्ये हाइड्रोजन अणूला फंक्शनल गटासह बदलणे
बॉण्ड्स अॅड आणि डिलिट करणे
अणू अॅड आणि डिलिट करणे
आणि कॉन्टॅक्सच्युअल मेनू म्हणून ओळखले जाणारे पॉप अप मेनूचा वापर कसा करावा हे शिकू
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेएमओल अॅप्लिकेशन विंडो आणि मॉडेलकिट फंक्शन जे आण्विक मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरले जाते ह्याची माहिती असली पाहिजे
संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू ओएस वर्जन 1204 जेएमओल वर्जन 1222 आणि जावा वर्जन 7
जेएमओल अॅप्लिकेशन उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्चबॉक्स मध्ये जेएमओल टाईप करा
स्क्रीनवर जेएमओल आयकॉन दिसेल
जेएमओल अॅप्लिकेशन विंडो उघडण्यासाठी जेएमओल आयकॉनवर क्लिक करा
आधी तयार केलेल्या प्रोपेन मॉडेलने सुरवात करू
फाईल उघडण्यासाठी टूल बारवर ओपन फाइल वर क्लिक करा
स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स दिसतो
आवश्यक फाईल जेथे स्थित आहे त्या फोल्डरवर क्लिक करा
माझी फाईल डेस्कटॉपवर आहे
मी डेस्कटॉप निवडेन आणि ओपन बटणावर क्लिक करेन
फाइल ओर यूआरएल टेक्स्ट बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करा
नंतर ओपन बटणावर क्लिक करा
स्क्रीनवर प्रोपेन चे मॉडेल दिसते
प्रोपेनमध्ये हाइड्रोजन फंक्शनल गटांसह बदलू शकतो जसे हायड्रॉक्सी एमिनो हॅलोजन्स जसे फ्लुरो क्लोरो ब्रोमो आणि इत्यादी
मला प्रोपॅनॉल मध्ये रुपांतरीत करण्यासाठी प्रोपेन रेणूला हायड्रॉक्सी गटात समाविष्ट करायचे आहे
मॉडेल किट मेनू उघडा
येथे फंक्शनल गटांची सूची उपलब्ध आहे
ऑक्सिजन अणू विरोधात बॉक्स तपासा
पहिल्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा
लक्ष द्या हायड्रॉक्सी गटाद्वारे हायड्रोजन अणू बदलेला आहे
येथे ऑक्सिजन अणू लाल रंगात दिसत आहे
आता प्रोपेन हे 1 प्रोपॅनॉल मध्ये रुपांतरीत झाले आहे
आता 1 प्रोपॅनॉल ला 2 chloro 1 प्रोपॅनॉल मध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करू
मॉडेल किट मेनूमधून क्लोरो गट निवडा
दुसर्या कार्बन अणूला संलग्न असलेल्या हायड्रोजन अणूवर क्लिक करा
आता आपल्याकडे 2 chloro 1 प्रोपॅनॉल मॉडेल आहेत
येथे क्लोरीन हिरव्या रंगात दिसत आहे
तुम्ही एनर्जी मिनिमाइज़ेशन करू शकता आणि डॉट मोल फाईल म्हणून इमेज सेव करा
असाईनमेंट खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करा
3 bromo 1 ब्युटॅनॉल आणि 2 amino 4 chloro पेंटाने
एनर्जी मिनिमाइज़ेशन करून इमेज जेपीईजी फॉर्मेटमध्ये सेव करा
वेगवेगळ्या फाईल फॉरमॅट्समध्ये इमेज सेव करणे टूलबारमध्ये सावे करंट व्ह्यू एएस अन इमेज आयकॉनचा वापर करा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे
जेएमओल अॅप्लिकेशन विंडोवर परत जाऊ
जेएमओल अॅप्लिकेशनदेखील पॉप अप मेनू देते
दोन वेगवेगळ्या पद्धतीने पॉप अप मेनू तुम्ही एक्सेस करू शकता
मॉडेल किट उघडा असेल तर ते बंद करा
मॉडेल किट मेनू खाली स्क्रोल करा आणि एक्सिट मॉडेल किट मोडे वर क्लिक करा
पॉप अप मेनू उघडण्यासाठी पॅनेलवर माऊस बटणाने उजवा क्लिक करा
पॅनेल वर pop अप मेनू दिसते
अणूंच्या प्रदर्शनात बदल करण्यासाठी पॉपअप मेनू अनेक फंक्शन्स देते
निवड आणि रेंडरींग पर्यायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
ह्या मेनूमधील बहुतेक फंक्शन्सच्या प्रतिकृती मेनू बारमध्ये आहेत
पॉप अप मेनूमध्ये आयटम्स स्वयं - स्पष्टीकरणात्मक आहेत
त्यांना सविस्तर वर्णनाची गरज नाही
पॉप अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी जेएमओल पॅनलवर क्लिक करा
पॉप अप मेनू एक्सेस करण्यासाठी दुसरा मार्ग आहे जेएमओल लोगोवर क्लिक करा
हे जेएमओल पॅनलच्या खाली उजव्या कोपर्यात स्थित आहे
हे रेणू कसे संपादित करावे आणि ते इथेन रेणूमध्ये कसे रूपांतरीत करावे हे आता पाहू
ह्यासाठी आपण हायड्रॉक्सी गट क्लोरिन गट कार्बन आणि दोन हायड्रॉजन अणू डिलिट करू
मॉडेल किट मेनू उघडा
डिलीट अटोम च्या विरोधात बॉक्स तपासा
जे अणू डिलिट करायचे आहेत त्यावर क्लिक करा
ऑक्सिजन क्लोरिन आणि कार्बन अणू
आपल्याला इथेन रेणू तयार करण्यासाठी रेणूमध्ये हायड्रोजन्स जोडायचे आहे
मॉडेल किट मेनूमधून एड हायड्रोजन्स पर्यायावर क्लिक करा
रेणूला दोन हायड्रॉजन अणू जोडलेले आहेत
आता आपल्याकडे स्क्रीनवर इथेन मॉडेल आहे
अल्केनेस आणि अल्काइन्स कसे तयार करायचे हे शिकू
रेणूमध्ये डबल बॉण्डचा परिचय करून देण्यासाठी मॉडेल किट मेनू उघडा
डबल पर्याय ला लागून तपासा
इथेन रेणूमधील दोन कार्बनअणूंच्या दरम्यान असलेल्या बॉण्डवर कर्सर नेऊन ठेवा
लाल रंगांचे रिंग्स कार्बन अणूभोवती दिसतात
बॉण्डवर क्लिक करा
लक्षद्या सिंगल बॉण्ड डबल बॉण्डमध्ये रुपांतरीत होते
आपल्याकडे पॅनेलवर एथेने मॉडेल आहे
आता एथेने ला इथिन मध्ये रुपांतरीत करू
मॉडेलकिट मेनूवर क्लिक करा आणि ट्रिपल पर्यायला लागून तपासा
एथेने रेणूमध्ये डबल बॉण्डवर कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा
डबल बॉण्ड हे ट्रिपल बॉण्डमध्ये रुपांतरीत झाले आहे
हा इथिन चा मॉडेल आहे
सर्वात स्थिर कन्फरमेशन मिळवा आणि सेव करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा
थोडक्यात
या पाठात शिकलो अल्केन्स मध्ये हायड्रॉजन अणूला फंक्शनल गटासह बदला
अल्केन्स ला अल्केनेस आणि अल्काइन्स मध्ये रुपांतरीत करण्यास बॉण्ड्स जोडा
अणू अॅड आणि डिलिट करणे आणि पॉप अप मेनूचा वापर करणे
असाईनमेंटसाठी
2 fluoro 13 बुटाडीने आणि 2 पेंटीने चे मॉडेल्स तयार करणे
मॉडेलचा डिस्प्ले वायरफ्रेममध्ये बदलण्यासाठी पॉप अप मेनूचा वापर करा
एनरी मिनिमायझेशन करा आणि इमेज पीडीएफ फॉरमेटमध्ये सेव करा
तुमचे पूर्ण झालेले असाईनमेंट असे दिसले पाहिजे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ बँडविथ नसेल तर आपण व्हिडिओ downloadडाऊनलोड करूनही पाहू शकता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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे